मोठी बिल्डिंग दाखवलेली आहे.

त्या दुकानासमोर बलून्स लावून आहे.

त्या लोकांच्या बॅगा तिथे पडून आहे.

या चित्रामध्ये लाइटिंग दाखवलेली आहे.

त्या बिल्डिंग समोर मोठा ग्राउंड दाखवलेला आहे.

या तलावामध्ये पाणी साचलेलं आहे.

पेट्रोल पंपच्या आजुबाजूला झाडे आहेत.

त्या झाडांना नळा मार्फत पाणी देत आहे.

या चित्रामध्ये एक मोठी बँक दाखवलेली आहे.

रोडवरती लोक जात आहेत वरती आकाश आहे.

ही बिल्डिंग येलो कलर ची आहे समोर झाडे लावलेली आहे.